फोन करतो त्यांना विचारतो की, कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेत आहे, तू काय करत आहे, तू काय घेणार आहे, तू कशामध्ये पदवी शिक्षण मिळवणार आहे, तर याविषयी अनेक म्हणजे प्रश्न आपण आपल्या मित्रांनो करतो. खूप याला कॉल करूदे, त्याला कॉल करूदे, यायला विचारूदे त्याला विचारूदे, असं करून करून आणि एवढेच कॉलेज निवडताना नाही तर आपण अ खूप गोष्टींमध्ये विचार करतो विषय, विषय कुठले निवडायचेत आपल्याला म्हणजे आपल्याला अर्थशास्त्र घ्यायचा आहे की आपल्याला आपण जर सायन्स फिल्ड चे आहोत तर आपल्याला सायन्स मध्ये घ्यायचा आहे, की केमिस्ट्री घ्यायची आहे, बायो घ्यायचा आहे की काय घ्यायचा आहे ते आपण निवडत असतो म्हणजे विषय कुठले निवडायचे आपल्याला, ते आपण ठरवत असतो किंवा खूप तर असं होतं की कॉलेजचे विषय निवडताना कुणी आपल्याला सांगतात की हो म्हणजे हा आर्ट्स मधला राज्यशास्त्र घे ते सर खूप छान शिकवतात ते आपण ठरवत असतो. ते आपण ठरवत असतो, किंवा खूप तर असं होतं की कॉलेजचे विषय निवडताना कुणी आपल्याला सांगतात की, हो म्हणजे हा आर्ट्स मधला राज्यशास्त्र घे ते सर खूप छान शिकवतात ते आपण ठरवत असतो.

नंतर अ कॉलेजमध्ये जाताना सर्व म्हणजे निघताना घरून निघताना पण आपण मित्र-मैत्रिणीं सर्व एकत्र निघायचा प्रयत्न करतो आपण जातो पोहोचतो,

आत मध्ये तो पिरेड अटेंडन्स करायचा नाही, आणि बाहेर बसायचं मग आपण खुद्द आस मैदाना मध्ये जाऊन म्हणजे मित्र मैत्रिणी कॉलेजची बगत असतो की खूप मोठा ग्रुप करून बसतात, खूप बोलतात, सर्वांचे विषयातील निरनिराळे असतात की कोणा कोणाच टॉपिक काय असतं की हाती मुलगी खूप छान दिसते. ती अशी आहे मला मला तिच्याशी बोलायचं आहे. तर कोणा कुणाचा असं असतं की, की नाही मला विषय आहे तो मला जमत नाहीये. तर मला याचा म्हणजे कोणाचं तरी मार्गदर्शन हवं आहे म खूपदा असं असतं की असतो की पिरियड केला नाही तर मला अ तर मी लिहिलेलं नाही काही, तर मी कुणाची बुक घेणार वही घेणार,

तू तर नाटकात नाहीये, तू तर एकांकिकात नाहीये, तू कुठल्याही विषयात नाही तर तू कशाला नटून थटून तू चालला आहे? काय होतं जर आपण आज गेलो नाही, पण आपल्याला असं असंत नाही मला कॉलेजचा एकही दिवस मिस करायचा नाही आहे. मला जायचं आहे मला अटेंड करायचा आहे! तर काही काही मुलं खूप सिरीयसली म्हणजे खूप अगदी मनाने जातात कॉलेजमध्ये जातात त्यांना अभ्यास करायचा असतो खूप अभ्यास करायचा असतो त्यांना, त्यांना अस असतं जर आज मी अभ्यास केला तर दोन-तीन वर्षच असतात. ते दोन-तीन वर्ष अरे मी अभ्यास केला आणि मी जर गेलो हा हा जर मला खूप छान मार्क मिळाले, तर मला इतका खूप छान जॉब मिळेल आणि त्यामुळे मी माझ्या फॅमिली ला चांगलं सांभाळू शकेल कुणाचं अस ही असतं तर कुणाचं असं असतं की नाही मला डॉक्टर बनायचे मला इंजिनीयर बनायचं आहे.

त्यानुसार प्रत्येक जण आपापल्या आपापले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉलेजला जातात, कॉलेजला गेले गेल्यानंतर अ जेव्हा ते वातावरण मिळतात जेव्हा ते मित्र मैत्रिणी मिळतात बघा, जर तुम्हाला जर चांगले अभ्यास करणारी चांगले मार्गदर्शन करणारे, अ तुम्हाला काय चुकलं, तुमचं काय चुकत आहे, तुमचं चुकत नाही, तुम्ही कुठे बरोबर आहात, सांगणारे जर तुम्हाला मित्र-मैत्रिणी मिळाले तर अगदी म्हणजे ते म्हणतात की तुमचं करिअर खूप चांगलं प्रकारे घडविण्यात येईल किंवा घडेल परंतु तुमचं तेच एकदा हुशार मुलगा आहे, ग्रुप जो भेटतो जो फ्रेंड सर्कल भेटतो तर ते मित्र-मित्राने भेटतात आणि जर त्यांचा अस असतं की नाही नाही काय करायच अभ्यास अभ्यासात तर चालत असतो न अभ्यास तर आयुष्यभर आहे,

अ घरचा आहे कुटुंबातील व्यक्ती आहे, तर असं हे जे व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा आपण जे आहे किंवा मजा करण्याचे दिवस आहेत आपण आत्ताच करून घेऊया लोकांचा ही असतं.

तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे आपल्याला आपलेच ठरवायचं असतं आणि जेव्हा आपण एखाद्या अ स्पर्धेत जेव्हा आपण भाग घेतो जस की मी निबंध स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे, आणि मला प्रथम बक्षीस मिळाला आहे! तर मग मला असं वारंवार असं वाटत नाही चार पुस्तक मला वाचायला पाहिजे मी काहीतरी म्हणजे उद्यान संपादन केलं पाहिजे आणि, आणि मग तुला पण परत त्या निबंध स्पर्धेत दुसऱ्या वर्षी सहभाग घेतो, तिसऱ्या वर्षी आपण सहभाग घेतो, आणि आपली तशी नेहमीच धडपड असते की नाही मला प्रत्येक पीडी प्रत्येक म्हणजे वेळी त्या स्पर्धेत पारितोषिक मिळायलाच हवं.

या चुका तुम्ही नका करू हे तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुम्हाला म्हणजे गाईडन्स करणारी लोक असतात कॉलेजमध्ये एवढेच नाही तर एमपीएससी ग्रुप असतात. एमपीएससी ग्रुप ची खूप अशे सारे कॅम्प वगैरे असतात, नऊ दहा दिवसासाठी आगळे एमपीएससी ग्रुप मध्ये असतात ते लोक बाहेर जातात तिथे बाहेर जातात तिथे राहतात तिथे कॅम्प लावतात, तिथेच जे एक वी प्रोजेक्ट आपल्याला दिलेले जातात जसे की उत्तम सुविचार कोण लिहीत तर ती स्पर्धा तिथे असते रात्रीचे कार्यक्रम असतात, मित्र-मैत्रिणी बरोबर एकत्र जेवण करायला मिळतं, किंवा सर्व एकत्र एकत्र राहतात एकत्र काम असतं, एमपीएससी ग्रुप मध्ये काय म्हणजे डिव्हाईड केलेलं असतं, की आज तुम्ही हे काम करणार,

अ स्वयंपाकाचे जे पण जबाबदाऱ्या असतात त्याकडे लक्ष देण्याचं काम दिलेलं असतं, कुणाला जेवण वाढायचं काम दिलेलं असतं, कोणाला गावाची सफाई करयच काम दिलेलं असतं, कारण की त्यामध्ये एक जनसेवक किंवा एक सफाई त्यामध्ये खूप साऱ्या जे असतात त्या अ म्हणजे ऍक्टिव्हिटी आहेत ज्या कृती आहे त्या मध्ये असतात. खूप साऱ्या जे असतात, त्या म्हणजे ऍक्टिव्हिटी आहे ज्या कृती त्यामध्ये असतात. आणि त्यानुसार विद्यार्थ्यांन आणि जेव्हा आपण एमपीएससी ग्रुपला पण जातो खूप मज्जा येते तेव्हा बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड असते तिथे पण, केले जाते आणि त्याची निवड होते त्याला आणखी अभिमान वाटतो, अस आपल्या मार्क्स मध्ये जेव्हा आपल्या ग्रॅज्युएशनचे कॉलेजचे जे मार्क असतात त्यामध्ये जे एमपीएससी ग्रुपचे मार्क आहेत ना ते पण ॲड केले जातात.

अ जे विद्यार्थी असतात ते काही एमपीएससी, यूपीएससी ला जाणारे, कॉलेजमध्ये जे येतात मार्गदर्शक येतात, वेगवेगळ्या क्लासेस मधून येतात तर ते त्यांना सांगतात की, तुम्ही आता पुढचं काय करणार आहात जर तुमचा हा अभ्यास आहे! नववी, दहावी, अकरावी, बारावीला चा अभ्यास केला तो अभ्यासक्रम एमएससीसी आहे तोच अभ्यासक्रम हा उपीएसीसीचाआहे. तुम्ही आता प्रथम वर्षाला आहात तर प्रथम द्वितीय तृतीय या वर्षात तुम्ही अभ्यास करणार आहात तर तुम्ही अ एमएसीसी च्या दृष्टिकोनातून करा जेव्हा तुम्ही तो एमपीएससीच्या दृष्टिकोनातून करा जेव्हा तुम्ही एमपीएससीच्या दृष्टिकोतून करता,

किंवा तुम्ही आमचे क्लासेस अटेंड करा! आणि क्लासेस अटेंड केल्यानंतर तुम्ही जेव्हा मग नंतर जेव्हा तुम्हाला वाटेल की हो एक दिवस या, दोन दिवस या सेमिनार अटेंड करा, आणि जेव्हा विद्यार्थी इतके उस्ताहित असतात ना तर आणि काय काय तर विद्यार्थी असतात की नाही नाही आम्ही पास होऊस शकत नाही! एमपीएससी पास करू शकतो मग तेबत्या क्लासेसला जातात मग तिथून तुम्ही इंटरव्यू ला, काही आम्ही एमपीएससी करू आम्ही एमपीएससी करू आम्ही अधिकारी बनू तर, असाही कॉलेजमध्ये असतं! तर काही ना असतं की तसं तसं गृह सायन्स असत, खूप वेळ पदार्थ बनवतात तर त्यांना त्यामध्ये ही त्यांना काय करिअर आपलं करायचं असतं! तर कॉलेजमध्ये मज्जा, मस्ती, अभ्यास, गोंधळ, आणि खूप काही कॉलेजमध्ये असतं, कॉलेजमध्ये म्हणजे एवढी मजा येते की काय काय कॉलेज कसे असतात ना की काय काय जास्त सरकार कॉलेज असतात, तर काय खाजगी क्षेत्रातले कॉलेज असतात. जेव्हा सरकारी कॉलेज असतात जे आपल्या ऍडमिशन वगैरे होत, ते तिथे एक आपली निरनिराळे असतात, आणि जे खाजगी क्षेत्रातले कॉलेज असतात त्यांची ही एक वेगळीच मजा असते. कर्तव्य आणि जबाबदारीची नंतर आपल्याला जाणीव झाली ना, मस्ती करता किंवा खूप मजा करता करता कॉलेजच्या शिक्षण करता करता जर आपल्या कर्तव्याच्या आपल्या जबाबदाऱ्याची आणि होनी पण, खूप जास्त आवश्यक आहे आणि जेव्हा ती होईना म्हणजे कर्तव्याची जबाबदारीची जाणीव तेव्हा आपण काय करू त्या तर ते कृती करू आपण त्याच्यासाठी आपण धडपड करतो आपण ते ध्येय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करू, किंवा महाविद्यालय मध्ये जे पण म्हणजे चे पण शिक्षक म्हणजे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या असतात ना, आपला नोकरीचा मार्ग निवडन येतील नाच आपल्याला येत. मी म्हणणार नाही की फक्त तुम्ही अभ्यास करा नोकरीचा मागे धावा, अ किंवा आर्थिक मजा मस्ती करू नका करा हे सगळं करणं खूप आवश्यक आहे, जेव्हा पर्यंत आपण हे सर्व करणार नाही, तेव्हापर्यंत आपण आपल्या कॉलेजचे जीवन जगण्यास जगण्यासारखे वाटणार नाही, सर्वात मजेदार सर्वात आनंदी दिवस हे कॉलेजचे असतात, परंतु त्यासोबतच आपण आपलं करियर आपल्या शेत्र, निवड नाही आवश्यक असते, आणि आपण कॉलेजच्या माध्यमातून करत असतो. जर आपण योग्य आपल्या अभ्यासासाठी आपल्या पदवीसाठी आपण आपल्या योग्य कॉलेजची निवड केली आपण योग्य विषयाची निवड केली, आपण जर योग्य मित्र-मैत्रिणीची निवड केली, आपण एक योग्य करिअरची निवड केली, तर आपण योग्य प्रकारे केलं ना तर माझ्या मजा मस्ती कॉलेजमध्ये जेही चालत,

ते सुधारण्याचेच आहे हे खूप गरज आहे जसे काही लोक स्पीच खूप छान लिहू शकतात किंवा भाषण क्यू छान देऊ शकतात त्यांच्यामध्ये बोलण्याचे एक वेगळच कौशल्य असतं म्हणजे काहीही विविध शब्द, संपादन आहे किंवा शब्द संपत्ती भरपूर असते एखाद्या व्यक्ती अभ्यासच छान नसेल पण त्याला,

त्यांना इतरांसमोर बोलू शकत नाही ते आपलेच आहे जो ज्ञान आहेत ते इतरांन समोर मांडू शकत नाही आपले मत मांडू शकत नाही आणि या सर्व गोष्टीचा त्यांना, ज्ञान नाही किंवा त्या गोष्टीबद्दल त्या क्षेत्राबद्दल त्या विषयाबद्दल नाही पण काहिंच एक आगड वेगळ कौशल्य असत, आणि जर तुमचा ते तुमच्याजवळ कौशल्य नसेल तर तुम्ही तुम्ही ते कौशल्य संपादन ही करू शकतात. आता म्हणजे तुम्ही आपण मित्र-मैत्रिणींसोबत ग्रुपच असतो ना, तसंच संडास टाकताना आणखी दोन व्यक्ती समोर जास्त बोलावे तीन व्यक्ती समोर खूप जास्त ठरवायचे की नाही, मी बोलू शकते मी बोलू शकते मी दहा लोकांसमोर बोलू शकते किंवा माझ्यासमोर कोणच नाहीये मी फक्त एकटी आहे आणि मी एकटी बोलणार आहे, आणि माझा हे फक्त आणि माझ ऐकायला आले आहे! या विचारातूनही आपण बोललो तरी आपलं जे कौशल्य आहे बोलण्याचा कौशल्य आहे ते असतं ते पुन्हा पुन्हा आपण आईकुन घेण्याचं कौशल्य असतं. काय काय लोक असतात तालुका शांत पाण्याने शांत मनाने ऐकून घेत असतात. हे कौशल्य असतात असे वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळे लोक आपल्याला कॉलेजमध्ये दिसून येतात. कॉलेज शिक्षण, हे खूप छान असतात म्हणजे मदत करणारे तुम्ही कधीही आपल्या शिक्षकांकडे जा सांगा त्यांना विचारा की मला हे जमत नाही तर मला इथे मदत पाहिजे तिथे मदत पाहिजे किंवा या विषयात काय मुद्द्यावर मला, स्पष्टीकरण द्या ते अगदी खूप छान प्रेमाने सांगतील तुम्हाला समजतील आणि अशाप्रकारे कॉलेजचे दिवस अगदी मजेदारपणे घालवणे आवश्यक आहे. सर्व गोष्टी मुख्य रीतीने झालं, तर योग्य प्रकारे माझ्या पण करता येते तर हे इतके छान दिवस असतात कॉलेजचे, योग्य कॉलेजची निवड करायची, योग्य मित्रांची निवड करायची, योग्य विषयांची निवड करायची, तर योग्य प्रकारे मज्जा पन करता येते. निवड करायचं आणि खूप मज्जा करायची.

काही ओ अभ्यास करू राहिलो बा अच्छा

अरे सरकारी नोकरी कुठे करता रे बा private चं करनं private

private मध्ये ते मजा नाही ना रे मजा अरे वा कुठे त्या सरकारीचा बनला आहे, इथे मस्त पैकी लवकर private कर मस्त अरे दादा कसं आहे माहिती आहे का private नोकरी आपण कधी पण करू शकतो. सरकारी आता हे वय आप आपलं हे वय असं आहे, आता जर का आपण अभ्यास करून सरकारी नोकरी लागली, तर आपल्याला पुढे ते कामात पडते म्हणजे पुढचं आपलं आयुष्य जे आहे ते कसं असेल माहिती आहे काय हे पाह्य तू जर का पाच वर्ष आराम करशील तर तुला पुढचे पन्नास वर्ष गध्यासारखी मेहनत करावी लागेल. हा तू जर तू जर का आज आज जर का म्हणजे आज जर का तू पाच वर्ष मेहनत करशील तर पूर्ण जिंदगी आयुष्यात जाईल आरामात जाईल

हा ते तर हाय.

आता आता पाह्य आता तूही degree pharmaceutical

pharmacy मग आता थांब ना तुले आता company गेला तर company गेला काय तुले काय काही तुला company त गेल्यावर काय तुले form भरायला तू तुला काय placement भेटील आणि काय पगार भेटील तू सांग तूच सांग आता तुझ्या तोंडानं सुरुवात देतीन समजा दहा बारा

सुरुवात देतीन दहा बारा दहा बारा काय दहा बारा लाख रुपये हजार रुपये दहा बारा हजार किती दिवसाचे दिवसाचे की महिन्याचे महिन्याचे महिन्याचे सरकारचा पगार माहित असतो किती काय देतो.

ते हाव सुरुवात ते पुढे तर अजून एवढा वाढते खूप अरर खतरनाक अरे भाऊ तर इकडे पाह्य नं ते starting पासूनचं एवढं भेटते तुले वाढवून तुला लागतीन पाच वर्ष दहा वर्ष अन पण आम्ही इकडे पाह्य नं तू जेवढा पाच वर्षात तोपर्यंत मी किती मोठे पैसे छापून घरी बसतो.

लागीन त्या सुट्ट्या घेतो आम्ही लागीन तेव्हा काहीही करू शकतो. भेटतीन तुले, तसं तसं कसं सुट्ट्या भेटतीन भाऊ जोवर private private मध्ये फक्त राहते production ने जर का demand आली तर तुम्हाले झक मारून काम करावेच लागते. government ची authority government ने महिन्याला किती leaves भेटतात holiday leave अजून कोणच्या health leave अजून tour leave अरे लय government मध्ये लय फायदे राहतात भाऊ सकाळी गेलं की संध्याकाळीपर्यंत भुकेलच राहायचं मनस्थिती आहे. मग तो private मध्ये काय घरी घरी बसून काम करतो का तू नाही रे पण private चं वेगळं असते मस्त असते. अरे भाऊ तू न private जिंदगी पहिली नाही म्हणून तू असं बोलू राहिला एक वेळ तू private company त जाऊन पाह्य तू चार महीने काम कर मग मला सांग काय आहे तर नाही रे पण private मस्त असते भावा. तू करून पाहा मग सांग पुण्या पुण्या तू मले सांग त्या पुण्यासारख्या city त मी बारा आणि पंधरा हजार रुपयात कसा कमवयीन आणि येईन अरे ती सुरुवात असते ना पुढे तर अजून वाढते ते main हो बरोबर आहे, पण कधी वाढते आणि किती time लागते वाढायले भाऊ आणि वाढून वाढून किती वाढीन सांग बरं तू मले अरे लय वाढते आमचं payment किती वाढते तू सांग तुहया उदाहरण सांग ना तू मले की बा कोण गेला तीस हजारच्या वरती पन्नास हजारच्या वरती अरे एकदार permanent झाला आमच्या ह्याच्यात की तू वाढते. अरे भाऊ बेकार कामं आहे, काही नाही हे company एक company सोडून दुसऱ्या company त पळत राहतात लोकं job ची stability नसते, माहिती आहे काय जेव्हा मंदी येते ना तेव्हा काढून टाकतात direct private company त बी government मध्ये तसं नाहीये, पाह्य कोरोना येऊ कोरोनामध्ये पाहिलं असेल त्या किती जाणांचे job गेले, किती जाणांचे job गेले. पाह्य ते पाहिलं असेल की कोरोना आला असे नवीन नवीन आल्या तर पाह्य बरं मग बंद पडते मग ते लोकं पाहिले नाही का कसे ते बिहारवाले UP वाले कसे कसे वापस चालले होते पुण्या, मुंबईहून पण सरकारी नोकरी वाला दिसला कोणी तुला सरकारी नोकरी वाला दिसला कोणी असा की सरकारचा कपडे बांधू राहीला, भांडे भांडे उचलून चालला घरी बाबा बिचारा job गेला कोणी आहे कोणी असं हे पाहा दंगे हो भांडण हो private माणसं आहे ते खूप सुखी आहे. दंगे हो, भांडण हो, काही बी हो, पण

सरकारीमध्ये जे तकलीफ नाही, काहीच नाही पगार चालूच राहतो आपला काम कर, नको करु private मध्ये तसं नसतं private मध्ये तुझ्या डोसक्यावर boss असेल तुझ्या

इथे तोच पोरगा टिकू शकतो, की जो पुरा जिद्दीपासून जिद्दी नं हयानं त्यानं असा दटून राहील समजा असा ऐरागेरा टिकतं नाही इतका की बा अं आणि ना हुशार पोरगा कोणी नाही तर नाही, जागा खूप कमी राहते. हा हा हो ना आणि form खूप येतात लाखों लाखों form येतात, हजारो जागेसाठी लाखों forms तर शंभर जागा असल्या त्याले बी पंधरा वीस हजार पंधरा वीस हजार रुपये नाही शंभर शंभर जागा त्याले बी पन्नास साठ हजार form मग हा हा की competition competition मुळे जो टिकेल तोच पुढे टिकेल बस एकदा तुम्हाला त्याचा paper कळला तर त्याची चांदीच चांदी आहे. हा

private मध्ये अनुभव घेते ना अनंता

तसं तसं त्याची salary वाढतं जाते, खूप salary वाढते ना रे बा अरे हो वाढते बरोबर आहे तूह्य पण असे काही आता तू सांग मले तूह्य college कोणचं तुह्यी degree कोणची तूह्य तू त्या degree च्या भरोसावर तुला काही तुला भेटील का job आता माझी degree तेच आहे पण मले जो अं अं जसा सरकारीमध्ये कसा degree pass नाही ना तू degree आण फक्त कुठून बी आण degree आणली की अभ्यास केला competitive चा चांगला की तू degree त काय degree त किती बी टक्के आण पण private मध्ये कसं इथे interview घेतील ते बी आहे, इकडे बी आहे म्हणा असचं आहे ना हे पाह्य competition प्रत्येक असते असं काही नाही की सरकारीमध्येच competition आहे private मध्ये competition नाही आहे.

अं सकाळी अं स संध्याकाळी सहा वाजता घरी आला की थंडगार होऊन येशील घरी घरून काय म्हणशील बायकोला म्हणशील जा ग चहा करून दे, पंधरा minutes लेकरूसोबत खेळशील आणि झोपून राहशील मुकाट्यानं नाश्ता करून दे नाश्ता केला की गेला दिवसभर अं काय काय म्हणशील तू माझी काय जिंदगी आहे कशी चालू आहे माहिती आहे का, जिंदगी म्हणजे असं जिंदगीची company ने लिहून दिलं माहिती आहे का पुढे private मध्ये पण government चं कसं आहे माहित आहे का government चे officer एवढे हे आहे तुले काय सांगू government चे सरकारी petrol सरकारी गाडी बायकोला shopping करायला देतात भर दुपारी माहिती आहे का तुले

government अरे शनिवार, रविवार तर आम्हाला काय नसते मग तुम्हाला नसते काय आम्ही function असलं की letter टाकलं की

ते नाहीये पण सगळं सोडं पण हे पाहा एक गोष्ट जे government मध्ये जी respect भेटेते ना ती respect भेटतं नाही माहित आहे का म्हणजे हे पाहा तू विचार कर चार चौघात तू विचार कर आता समजा तू समजा तू पगार घेतला तू एक लाख रुपये महिना घेतला समजा company त जाऊन

आणि काय समजा तू आला समजा गावात गेला अं गावात गेला. पापाची पुण्य थोडीफार एखादं BpharmBpharm pharmacyDpharmMpharm एखादं येऊन बसेल बाजुले का रे भाऊ कसं चालू आहे चांगलं चालू आहे ना आणि आपलं तिकडे एखादं येऊन भेटीन तुले अन गावातले म्हणतील का रे भाऊ तू काय शिकू काय करू राहिला company आहे ना झालं मग direct direct company company आमचं पोरगं company पण पण एक minutes थांब जरा आज समजा माझ्यासारखा आहे माझ्यासारखा गेला माझ्यासारखा झाला माझ्यासारखा PSI झाला किंवा ठाणेदार ठाणेदार झाला police मध्ये राहला तर मी तर जाईन तर माझ्या मागे दोन गाड्या राहतील माझ्यापुढे दोन गाड्या राहतील, मले गावातला सरपंच राम राम ठोकेल

अरे काहीही काय ते सत्य परिस्थिति आहे ना पहिलं नाही का तहसीलदार अरे collector आहे गावातला खासदार, आमदार सर्वेचे सर्वे येतात भाऊ गावातली हा तहसीलदार अरे government job चा करून भाऊ मग

लाल दिव्याची गाडी भेटू राहिली एवढं सरकारी यंत्रणा हातात भेटते कोणी कोणी पंगा घेत नाही कोणीच पंगा नाही घेत बेटा पण private मध्ये तसं नाही ते

नाही इज्जत नाही ना मग म्हणून हा हा

म्हणून तुले म्हणतो की भाऊ आता बी time आहे, हे पाह्य तू सांगतो तू private job कैसा बी करू शकतो, पण government job आता government job च्यासाठी तयारी तू आताच करू शकतो, म्हणून मी नाही बा pharmacy ची degree आपण दुसरं बी करू शकतो काम पण आपल्याले सुद्धा government job चीच तयारी करणे आहे, काहून माहिती आहे काय आता जर का लागलो आपण तर आपल्या आई बापचं नाव मोठं होईल, आणि लोकं म्हणतील की नाही गड्या काही तरी करून दाखवलं च्या पोराने असं आहे ते म्हणून म्हंटलं की की government job केले की जा लोकं जास्त नाव घेतात.

अं हा असं आहे ते

माझ्या तर online दोन वर्ष समजा company त काम करशील दोन वर्ष company त काम करून काय काय फायद्याचं आहे म्हणजे दोन वर्ष company त असं काही नाही फायदा नाही पगार समजा पंधरा हजार लागला तर वीस हजार होईल पण सांगतो मी दोन वर्ष अभ्यास करशील का रे तू direct पन्नास हजार रुपये आमच्या penalty आहे अन तुले म्हणजे ढोरं, डुकारावानी काम करून घेतात माणसाजवळून ते माणसाले माणूस नाही machine समजतात नाही नाही

जास्त काम करावे लागते government मध्ये कमी करावे लागते, तिच्यात facility असतात म्हणा. हा म्हणून तर सांगतो की आजही तू आजही आता हे पाह्य असं नाही की तू हेच करायला पाहिजे तू pharmacy चं तू sub inspector साठी तयारी कर sub inspector ची post आहे किंवा अं army pharmacist, soldier pharmacist झालं हे आहे किंवा अजून अं अश्या pharmacy च्या exam राहतात त्या कर, याच्यात तयारी करण्यापेक्षा तू याची तयारी कर ना

कारण माहिती आहे काय की drug inspector झाला तर drug inspector ला class one ची post आहे त्याच्यात post आहे वाटते पुरे जिल्ह्यातून एक माणूस राहतो, पुरे जिल्ह्यातून एक माणूस राहीला तर अं बनणार आहेच medical वर गेला की medical वर direct rate टाकायला गेला direct भाऊ छापा टाकायला गेला तो असं नाही भाऊ तसं नाही भाऊ बेकार काम आहे ते इज्जत राहते सर्व म्हणून तर म्हणतो भाऊ आज बी तयारी कर आता विचार केला की नाही भाऊ काही काम बी होतं नाही हे आपण जर का इथे दोन वर्ष टाकले दोन वर्ष जर success झाले आपले तर असं आहे माझा plan तर हा आता मले पटून राहिलं तूह्य म्हणणं असा बघ तुले सांगतो मी आता तू तू आ आज बी चालू कर तयारी तुले काही बी help लागू मी आहे तुझ्यासाठी तुझ्यासाठी phone कर मला मी तुला सांगतो काही पण help लागली तुला तर हाव भाऊ भाऊ नाही नाही तुमचं बोलणं खरचं आहे government job खरचं करावी बहुतेक

आता मग सुरुवात कशी काय करू.

मी जर का जागी असतो तर मी हे नाही होऊ दिलं असतं किंवा आता समजा आता आता माझ्यासमोर झाली त्याची आता मला एक army वाला भेटला होता अन माहिती आहे का त्याचे पाहून मी एवढा attract झालो खतरनाक

army त जाऊन तुझ्या मयत मातीले पुर तालुका येते

म्हणजे पैसाचं नाही ना रे इज्जत इज्जत बी आहे, म्हणून म्हणून आपल्याले तेच करनं आहे मी असं ठरवलं असं तू पहिले ठराव की तुले काय नेम नेमकं काय करनं आहे दुसरं आहे revenue मध्ये जायचं आहे pharmacy